रामलीलेचे किंवा रावण दहनाचे आयोजन केले जाते. त्यात रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथाचे पुतळे जाळले जातात. दसऱ्याच्या दिवशी यंत्राचे पूजा करण्याचेही महत्त्व आहे. म्हणून या दिवशी सर्व ठिकाणी यंत्र व यंत्रसामग्रीचे

खरेदी करतात दसरा हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे. जो दर वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. दसऱ्याचे मोठे धार्मिक महत्त्व आहे. त्यात हा दिवस नवरात्रीचा अंतिम दिवस असतो. या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून त्याच्या अहंकाराचा नाश केला होता. या दोन चांगल्या घटकांमुळे दसऱ्याचे खूप महत्त्व आहे. हा सण आपल्याला वाईटावरील चांगल्याच्या विजयाची आठवण करून देतो.

दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचे महत्त्व आहे. संध्याकाळी लोक एकमेकांना भेटतात त्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. मिठाई वाटतात आपल्या मनातील आनंद व्यक्त करतात. अशाप्रकारे दसरा लोकांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह आणतो व तसेच त्यांचा त्यांना एक चांगला संदेश देऊन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. दसरा हा शरद ऋतूतील एक मुख्य सण आहे. हा सण

विशेष प्राचीन काळात पावसाळा यात्रेसाठी अनुकूल मानल जात नसे. साधु महात्मा धर्मोपदेशक व्यापारी राजा महाराजा आपापल्या स्थानी दसरा साजरा करायचे. साधूंचे एक विशिष्ट स्थान नसल्याने ते एखाद्या चांगल्या स्थानी चातुर्मास करायचे बुद्ध देवांच्या चातुर्मासांचे बौद्ध ग्रंथात वर्णन केलेले आहे. अजूनही काही साधू चातुर्मास साजरा करतात. वर्षा ऋतुनंतर आणि शरद ऋतूच्या सुरुवातीला व्यापारी प्रवासासाठी बाहेर जातात. क्षत्रिय लोक या दिवशी आपल्या विजय यात्रेसाठी निघतात. हा एक उत्साहाचा दिवस असतो.

नैसर्गिक बदलांमुळे हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी नवीन कार्याचा विजयेष्टी करण्यात शुभ मानले जाते. श्रीरामचंद्रांनी या दिवशी बालीचा वध करून चार मास प्रत्सोवन पर्वतावर घालवले होते. शरद ऋतूत कार्तिक मासात त्यांनी श्री हनुमानाला सीता मातेचा शोध घेण्यासाठी पाठवले होते. आणि मग रावणाला मारून चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत परत आले होते. या दिवशी प्रभू रामचंद्रांनी लंकेचा राजा रावणावर विजय मिळवला होता. असे मानले जाते. म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जातो. साजरा करण्याच्या पद्धती दसरा हा रामलीलेचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी रावणाच्या वधाचा अभिनय केला जातो. या दिवशी रावणाच्या मूर्तीचे दहन केले जाते. या व्यतिरिक्त फटाके देखील वाजवले जातात.

भक्ती जागृत होते आणि ते उत्साहाने श्री रामचंद्र की जय बोलतात. दसरा हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने

दुर्गा पुजा केली जाते. पहिल्या नऊ दिवसांना नवरात्र म्हणतात. या दिवसांमध्ये देवीची विविध प्रकारे पूजा केल्यावर दसऱ्याच्या दिवशी शेवटची पूजा करून मूर्तीचे विसर्जन केले जाते. पारंपरिक महत्त्व या सणाला मोठे पारंपारिक महत्त्व आहे. हा दिवस त्या काळाची आठवण करून देतो. जेव्हा आर्यजातीने आपली संस्कृती इतर देशांमध्ये पसरवली होती. आणि ज्या दिवशी एका आर्या राजाने प्रबळ राजांवर विजय प्राप्त करून आर्य साम्राज्याच्या मान राखला होता. ते भारताच्या भरभराटीचे दिवस होते. तेव्हाच्या पुण्य स्मृतीनी आजही आपल्यात वांशिक अभिमान वाढतो. मानवी जीवनावरील परिणाम मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रजी यांच्या पवित्र विधींचे अनुकरण केल्याने आपल्या अंतःकरणात पितृभक्ती आणि त्यागाची भावना निर्माण होते. लक्ष्मण आणि भरताचे बंधुप्रेम सतीसीतेचा प्रतिवत धर्म हे आपल्याला माहीत होते. हा उत्सव साजरा केल्याने आपल्या अंतःकरणातील वीरउपासनेची भावना मजबूत होते आणि आपले जीवन सुसंघटित होते. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा या काव्यात या सणाची माहिती गौरविली आहे. भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्त्व आहे. सर्व लोक प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्याचप्रमाणे विजयादशमी म्हणजे दसरा हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होतो. हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. दसरा हा सण दहा दिवस

पहिला जोडणारा कोणता आहे? बोरघाटा आहे. पुणे, मुंबईमध्ये कोणता घाट येतो? बोरघाट. त्यानंतर मित्रांनो पुणे आणि बारामतीच्या मध्ये दिवाघाट किंवा दिवे घाट देखील म्हंटल जातं. तर हे दिवे घाट किवा दिवा घाट कुठे येतो? पुणे आणि बारामतीला जोडतो. त्यानंतर मित्रांनो खंबाटकी घाट, तर खंबाटकी घाट कुठे आहे? पुणे आणि सातारा यामध्ये आहे. पुणे आणि साताऱ्यामध्ये कोणता घाट आहे? खंबाटकी घाट आहे. त्यानंतर कुंभार्ली घाट जो आहे. कुंभार्ली घाट कऱ्हाड आणि चिपळूण. कऱ्हाड साताऱ्यामध्ये आहे. सगळ्यांना माहित असेल. तर कऱ्हाड आणि चिपळूण यांना कुंभार्ली घाट जोडतो. त्यानंतर मित्रांनो, आंबाघाट जो आहे. आंबेघाट म्हंटल जातं. तर हा आंबा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो. आंबाघाट काय करतो? कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो. त्यानंतर मित्रांनो, कोंढा घाट एक आहे. तर कोंढा घाट जो आहे तो, कोल्हापूर आणि पणजी. कोल्हापूर आणि पणजीमध्ये कोंढा घाट आहे. तसचं शेवटच महत्वाचं आपण काय बघितलं? तर मित्रांनो आंबोली, तर आंबोली घाट जो आहे. तो सावंतवाडी आणि बेळगाव यांच्यामध्ये आहे. कुठे आहे? सावंतवाडी आणि बेळगाव यांच्यामध्ये आंबोली घाट आहे. तर मित्रांनो, हे काही महत्वाचे घाट आहेत. इतरही घाट आहेत. ज्यांची तुम्हाला नावे माहित असतील. किंवा ती कुठे आहेत, माहित असतील. लक्षात ठेवा. किंवा दुसरीकडून तुम्ही पुस्तकातून वाचू शकता. पण हे महत्वाचे आहे. याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे. तर आपण घाट बघितले आहेत. डोंगर बघितले आहेत. यानंतर आपल्याला आता, डोंगरी किल्ले जे आहेत, ते बघायचे आहेत. तर मित्रांनो, बघूया आता आपण कोणत्या ठिकाणी, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणते किल्ले आहेत ते. तर आपल्याला हे महत्वाचे डोंगरी किल्ले बघायचे आहेत. तसे भरपूर आहेत. पण आपण जे महत्वाचे आहेत, ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तेच बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये, ब्रम्हगिरी हा एक डोंगरी किल्ला आहे. तसेच, साल्लेर मुल्लेर आणि अंकाळी टंकाळी हे डोंगरी किल्ले आहेत. नाशिक जिल्ह्यात ब्रम्हगिरी, साल्लेर मुल्लेर आणि अंकाळी टंकाळी हे महत्वाचे किल्ले आहेत. त्यानंतर मित्रांनो, नगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्रगड आणि रतनगड हे दोन महत्वाचे किल्ले आहेत. कोणते? हरिश्चंद्रगड आणि रतनगड. तसे किल्ले सगळ्यांनाच माहित असतात. Trek वगैरेला आपण जातोच. त्यामुळे लक्षात ठेवा. पण ते कोणत्या जिल्ह्यात असतात? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, हे महत्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला भरपूर किल्ले लक्षात ठेवायचे आहेत. पुणे जिल्ह्यातले. जे महत्वाचे आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये. सिंहगड आहे. त्याबरोबर पुरंदर, हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तोरणा आहे. शिवनेर, लोहगड, राजमाची, विसापूर रोहिडेश्वर आणि राजगड. हे सर्व गड कुठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. कोणकोणते पुणे जिल्ह्यातील किल्ले? सिंहगड, पुरंदर, तोरणा, राजमाची, शिवनेरी, लोहगड, विसापूर, रोहिडेश्वर आणि राजगड. हे किल्ले पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपण बघितलं, तर रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये देखील किल्ले किती येतात? सहा येतात. तर त्यात महत्वाचे किल्ले आहेत. त्यामध्ये, रायगड हा एक महत्वाचा किल्ला आहे. रायगड जिल्ह्यातील. आता यावर की प्रश्न विचारला जाणार नाही. रायगड जिल्ह्यात, रायगड किल्ला कुठे आहे? हे तर सर्वांनाच माहित असतं. पण हे बाकीचे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजेत. कि, कर्नाळा, लिंगाणा, सुधागड, सरसगड आणि प्रबळ गड. हे किल्ले कुठे आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. तसेच मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यमध्ये दोन महत्वाचे किल्ले आहेत. कोणकोणते? पन्हाळा आणि विशाळगड. पन्हाळा आणि विशाळगड कुठे आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि सातारा जिल्ह्यातील महत्वाचे किल्ले कोणते आहेत? तर सातारा जिल्ह्यामध्ये, प्रतापगड आहे. मकरंदगड आहे. सज्जनगड आहे. वासोटा हा एक किल्ला आहे. आणि वसंतगड. कोणकोणते? प्रतापगड, मकरंदगड, सज्जनगड, वासोटा आणि वसंतगड हे सातारा जिल्ह्यातील, महत्वाचे किल्ले आहेत. आपल्याला mostly इथेच किल्ले पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्राच्या side ला. तर लक्षात ठेवा तुम्ही हे किल्ले. थोडीच नावे आहेत. ही तुम्ही लक्षात ठेवा. त्याचं जिल्हा लक्षात ठेवा. त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. मित्रांनो आता आपल्याला महाराष्ट्रातल्या पुळणी आहेत, त्या बघायच्या आहेत. पुळण म्हणजे काय? तर वाळूचा दांडा. ज्या ठिकाणी वाळू साचलेली असते. In short तुम्हाला जर पुळण म्हणजे काय? खूप सोप्या भाषेत पुळण म्हणजे आपल्या इथे beach असतात. आपण ज्या beach वर फिरायला जातो, त्यांना पुळण म्हणतात. तर आपण बघूया मित्रांनो. पुळण कोणते कोणते आहेत महत्वाचे. महत्वाच्या पेक्षा पुळण कोणते कोणते आहेत ते बघूया. तर ठाणे जिल्ह्यामध्ये उड्डाण हे एक पुळण आहे. ठाण्यातील पुळण कोणतं आहे? उड्डाण हे आहे. त्यानंतर मुंबई शहर मध्ये तीन पुळण आहे. कोणकोणते? जुहू चौपाटी. सगळ्यांनाच माहित असेल जुहू चौपाटी. जे मुंबई मधले लोकं असतील, किंवा आसपासचे असतील. ते फिरयला देखील जातात. जुहू चौपाटी. त्यानंतर मुंबईमध्ये दादर हे एक पुळण आहे. आणि एक गिरगाव चौपाटी आहे. तर हे देखील एक पुळण आहे. जुहू चौपाटी, दादर आणि गिरगाव. हे कुठे आहेत? मुंबईमध्ये पुळणी आहेत. त्यानंतर मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग. मुरुड, जंजीर आणि श्रीवर्धन. हे तीन पुळणी आहेत. या तीन पुळणी कुठं आहेत? रायगडमध्ये आहेत. कोणकोणत्या अलिबाग, श्रीवर्धन आणि मुरुड जंजिरा. त्यानंतर मित्रांनो, आपण बघितलं तर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन पुळणी आहेत. कोणकोणत्या तर, रत्नागिरी जिल्ह्यमध्ये गणपतीपुळे हरणे आणि गुहागर. या तील पुळणी आहेत. गणपतीपुळे हे पुळण कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हरणे आणि गुहागर देखील रत्नागिरीमध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच पुळण आहेत. बघा कोणकोणत्या आहेत. तारकर्ली beach तारकर्ली beach खूप famous आहे. पर्यटन स्थळ म्हणून. तर तारकर्ली. मोचेमाळ, उभादांडा, शिरोडा आणि दाभोळी. हे पाच पुळणी कुठे आहेत? तर या पाच पुळणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. मित्रांनो आपण महाराष्ट्राचा भूगोल शिकतोय. तर यामध्ये बहुतेक गोष्टी, ज्या प्राकृतिक भूगोलातील बहुतेक गोष्टी कशा आहेत? factual आहेत. आणि महाराष्ट्रातल्या बहुतेक गोष्टी आपल्याला, factual आहेत. ज्यावर प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. तर या factual गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. यावर जर प्रश्न विचारले तुम्हाला ते उत्तरं व्यवस्थितपणे देता आली पाहिजेत. एकही प्रश्न चुकताकामा नये. तर या आपण पुळणी बघितल्या. यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील बेटे बघायची आहे. तर मित्रांनो आता आपल्याला, महाराष्ट्रातील जी बेटं आहेत. ती अभ्यासायची आहेत. तर बघा मित्रांनो, खूपच कमी बेटं आहेत. तुम्ही ती नावं लक्षात ठेवा, आणि ती कोणत्या जिल्ह्यात आहेत हे देखील लक्षात ठेवा. तर बघा मित्रांनो, मुंबईमध्ये मुंबई शहरमध्ये, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर actually दोन्ही मध्ये मिळून कोणती तीन बेटं आहेत? तर मुंबई हे एक बेट आहे. हे सर्वांनाच माहित असेल. मुंबई हे पूर्णपणे पाण्यावर आहे. तर मुंबई हे एक बेट आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगरमध्ये. त्यानंतर साष्टी हे एक बेट आहे. तसेच मड. साष्टी, मड आणि मुंबई ही तीन बेटे मुंबई शहर व मुंबई उपनगरमध्ये आहेत. त्यानंतर मित्रांनो. मुंबई पहिली आता मुंबई नंतर काय येते खाली? रायगड. तर रायगडमध्ये खांदेरी, उंदेरी. ही बेटं तुम्ही नावाने लक्षात ठेवा. खांदेरी, उंदेरी ही बेटं कुठे आहेत? रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. तसेच मित्रांनो, जंजिरा हे बेट देखील कुठं आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर कुलाबा. कुलाबा देखील कुठे आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो कुलाबावरती किल्ला, कुलाबावर किल्ला देखील आहे. रायगडमधील. त्यानंतर मित्रांनो, कासा आणि घारापुरी ही दोन बेटं देखील रायगड जिल्ह्यामध्ये, आहेत. कोणकोणती? खांदेरी उंदेरी, घारापुरी, कासा, जंजिरा आणि कुलाबा. ही बेटे कुठे आहेत? रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक बेट आहे, ते म्हणजे कुर्टे. कुर्टे हे बेट कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तर आपण बेटं पाहिलेली आहेत. आता आपल्याला महाराष्ट्रातील ज्या खाड्या आहेत. त्या पहायच्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण महाराष्ट्रातील खाड्या पाहूयात कोणकोणत्या आहेत त्या. मित्रांनो या महारष्ट्रातील खाड्या ज्या आहेत. त्यांवर प्रश्न विचारले जातात. जसं कि जोड्या जुळवासाठी विचारलं जाईल.

मित्रांनो, आपण बघूया. मित्रांनो यावर अजून एक प्रकारे प्रश्न विचारला जातो, कि खाड्या, ज्या खाड्या आहेत. त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा जो क्रम आहे. तो देखील विचारला जातो. तरी, क्रमाने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण मित्रांनो पाहूया. तानसा आणि वैतरणा नदीवरती, आता आधी आपण ठाणे जिल्ह्यातल्या खाड्या बघतोय. तर या सुरवातीच्या ज्या तीन आहेत, त्या ठाणे जिल्ह्यातील खाड्या आहेत. तर तानसा आणि वैतरणा नदीवरती, दातीवार ही खाडी आहे. कोणती आहे? दातीवर ही खाडी आहे. याला दातिवरे असे देखील म्हंटल जातं. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या reffrence book तुम्हाला नावं थोडीफार change दिसतील. पण दातीवरे किंवा दातीवार ही तानसा व वैतरणा वरची खाडी आहे.

त्यानंतर मित्रांनो, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये आपल्याला मनोरी आणि मालाड या दोन खाड्या पाहायला मिळतात. मनोरी ही खाडी जी आहे. ती दहिसर नदीवर या नदीवरती आहे. कुठे आहे? दहिसर नदीवर मनोरी खाडी आहे. त्यानंतर मित्रांनो, माहीम नदीवर माहीम ही खाडी आहे. आता माहीम नदीवरची माहीम ही खाडी आहे. ती कुठे आहे? ती फक्त मुंबई शहरमध्ये आहे. कुठे आहे? मुंबई शहरमध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो, रायगडमध्ये चार खड्या आहेत. तर रायगडमध्ये पनवेल ही एक खाडी आहे. रायगडमध्ये कोणीत खाडी आहे? पनवेल ही खाडी आहे. तसेच धरमतर. पाताळगंगा या नदीवर धरमथर~ धरमतर ही खाडी आहे. त्यानंतर मित्रांनो, राजापुरी आणि बाणकोट सावित्री नदीवरची बाणकोट ही खाडी देखील कुठे आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे.

ही भारजा नदीवरची खाडी सापडते. आता मित्रांनो, जी बाणकोट नदी आपण पहिली. जी रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तर ती रायगड आणि रत्नागिरी दोन्हीमध्ये पसरलेली आहे. रायगड आणि रत्नागिरीच्या मध्ये आहे ती, सावित्री नदीवरची बाणकोट खाडी. त्यानंतर आपण, पहिला भारजा नदीवरती केळशी खाडी ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, वशिष्ठी नदी जी आहे. वशिष्टी नदीवरची दाभोळ खाडी देखील आहे. त्यानंतर मित्रांनो, शास्त्री नदीवरती जयगड ही खाडी आहे. शास्त्री नदीवर कोणती खाडी आहे? जयगड ही खाडी आहे. त्यानंतर मुचकुंदी नदीवर पूर्णगड ही खाडी आहे. तसेच

त्यानंतर कालावली जी खाडी आहे. ती गड नदीवरती आहे. गड नदीवरती कोणती खाडी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात? कालावली खाडी आहे. त्यानंतर मित्रांनो, कर्ली जिल~ कर्ली नदीवरती, कर्ली ही खाडी आहे. कर्ली नदीवरती कोणती खाडी आहे? कर्ली ही खाडी आहे. तर बघा तुम्हाला इथे, उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. तसेच कोणती खाडी कोणत्या नदीवरती आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणती खाडी, कोणत्या जिल्ह्यात आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न विचारले जातात. आणि याचं उत्तर तुम्हाला देता आलं, पाहिजे. तर मित्रांनो आता आपण खाड्या पहिल्या. आता आपण काही खिंडी पाहणार आहोत. तर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील खिंडी बघणार आहोत. तर यात महाराष्ट्रातील ज्या खिंडी आहेत. ज्यामध्ये, आधी आपण घाट पहिले होते. महाराष्ट्रातील घाट पहिले होते. तर बहुतांश घाट आहेत त्यात खिंडी आहेत. खिंड काय करते? तर दोन प्रदेशांना जोडण्याचे काम करते. खिंडक म्हणजे, पाच. आपण पहिले होते, भारताच्या खिंडी पहिल्या होत्या भारताच्या भूगोलात.

आहोत. काही repeat होतील. परंतु, बहुतेक नवीन नावं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर आता बघूया आपण, कोणकोणत्या खिंडी आहेत इथे महाराष्ट्रात. बघ परत एकदा सांगते, जे आपण घाट पाहिलेत. जे पसरली घाट, कुंभार्ली घाट, ताम्हिणी, आंबा घाट. हे सगळे कसारा घाट, खळ घाट. यांची नावं मी परत इथे घेत नाही. कारण ते पुन्हा पुन्हा इथे वेळ जाईल. तुम्ही आधी पहिली आहेत, ती नावं पुन्हा वाचा, त्या देखील खिंडीच आहेत. परंतु, जी नावं झालेली नाहीत ती नावं मी इथे घेतलेली आहेत. तर बघा मित्रांनी, सांसेळी आणि तोरणमाळ या दोन खिंडी कुठे आहेत? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत. नंदुरबार जिल्ह्यतील खिंडी विचारल्या तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नंदुरबारमध्ये सांसेळी आणि तोरणमाळ या दोन खिंडी आहेत. तसेच मित्रांनो, धुळेमध्ये बिज्यासन ही खिंड आहे. धुळेमध्ये कोणती खिंड आहे? बिज्यासन ही खिंड आहे. त्यानंतर जळगाव मधील खिंड पाहिली तर पालघाट ही एक खिंड आहे. कोणती? पालघाट. त्यानंतर मित्रांनो, आपण खाली आलो. जळगावच्या खाली अहमदनगरमध्ये जर आपण बघितलं. तर अहमदनगरमध्ये बीटा घाट आणि चंदनपुरी या दोन खिंडी आहेत. अहमदनगरमधील खिंडी कोणत्या? बीटाघाट आणि चंदनपुरी. तसेच मित्रांनो, नाशिकमध्ये आपण बोरघाट स्थळघाट या खिंडी पहिल्या होत्या. त्यानंतर ठाण्यामध्ये पाहिलं तर, ठाण्यामध्ये शिळघाट आणि माळशेज घाट या दोन खिंडी आहेत. ठाणे जिल्ह्यातील दोन खिंडी कोणत्या? शिळघाट आणि माळशे~ शिळघाट आणि माळशेजघाट. त्यानंतर मित्रांनो, खंडाळा, नाणेघाट आणि कात्रज या तीन खिंडी कुठल्या आहेत? पुणे जिल्ह्यातील आहेत. तीन खिंडी कुठल्या आहेत? पुणे जिल्ह्यातील आहेत. खंडाळा, नाणेघाट आणि कात्रज. त्यानंतर मित्रांनो, आपण इकडे रायगडकडे आलो, तर रायगडमध्ये आपल्याला भीमाशंकर, ताम्हिणी घाट आणि कुंभा घाट. आता इथे ताम्हिणी घाट आहे, ते पुण्याला आणि रायगडला जोडण्याचे काम करते. भीमाशंकर हे पुणे रायगड यांच्यामध्ये आहे. कुंभा घाट पुणे रायगड मध्ये आहे. तर अशा प्रकारे आहेत. त्यानंतर जो पारघाट जो आहे, तर हा पारघाट रायगड आणि सातारामध्ये आहे. रायगड आणि सातारामध्ये पारघाट आहे. तर या खिंडी आहेत. तर मित्रांनो, खाली आलो तर रत्नागिरीमध्ये आपल्याला उत्तरतीव्रा आणि कुंभार्ली या दोन खिंडी पाहायला मिळतात. आता हे जे उत्तरतीव्रा आहे, ते उत्तरतीव्रा खिंड काय करते? रत्नागिरी जिल्हा आणि संग~ रत्नागिरी जिल्हा आणि सातारा, यांना जोडण्याचे काम उत्तरतीव्रा खिंड करते. मित्रांनो इथे दक्षिणतीव्रा खिंड देखील आहे. तर ही दक्षिणतीव्रा खिंड रत्नागिरी जिल्हा आणि सांगली जिल्हा यांच्यामध्ये दक्षिणतीव्रा खिंड आहे. त्यानंतर कुंभार्ली. तर कुंभार्ली खिंड देखील, सातारा आणि रत्नागिरी या दोघांना जोडण्याचे काम करते. त्यांतर मित्रांनो, करूळ ही एक खिंड आहे. तर ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करूळ ही खिंड, आहे. त्यानंतर आपण इकडं जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये, चिखलदरा आणि धार्मी या दोन खिंडी आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये, चिखलदरा आणि धार्मी या दोन खिंडी आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो ये महाराष्ट्रातील खिंडी आपण बघितलेल्या आहेत. तर आता आपल्याला मित्रांनो, प्रमुख समुद्रतटीय किल्ले बघायचे आहेत. तर आपण बघुया, समुद्र तटीय किल्ले म्हणजे काय मित्रांनो? समुद्राच्या किनाऱ्या~ किनाऱ्या जवळ असणारे जे किल्ले आहे. ते आपल्याला पहायचे आहेत. तर मित्रांनो, यामध्ये वसई व अर्नाळा किल्ला येतो. वसई आणि अर्नाला~ अर्नाळा हे दोन किल्ले येतात. आता वसई जो किल्ला आहे, तो आधी ठाणे जिल्ह्यामध्ये होता. परंतु आता तो कुठेय? पालघर जिल्ह्यामध्ये वसई हा किल्ला येतो. आणि अर्नाळा हा किल्ला मित्रांनो, ठाणे जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर मित्रांनो, द्रोणागिरी आणि घौल हे दोन किल्ले रायगड जिल्ह्यामध्ये येतात. द्रोणागिरी आणि घौल हे किल्ले रायगड जिल्ह्यामध्ये येतात.

वसई, अर्नाळा. वसई पालघरमध्ये, अर्नाळा ठाण्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो, द्रोणागिरी आणि घौल जे आहेत ते रायगडमध्ये आणि जे जयगड व रत्नगड जे आहेत. ते दोन कुठे येतात? तर ते रत्नागिरीमध्ये येतात. तर आपण पहिले वसई, अर्नाळा, द्रोणागिरी आणि घौल. जयगड आणि रत्नगड. मित्रांनो, अर्नाळा किल्ला देखील पालघर जिल्ह्यामध्ये येतो. अर्नाळा देखील कुठे येतो? वसई आणि अर्नाळा दोन्ही पालघर जिल्ह्यामध्ये येतात. sorry मी चुकून ठाणे म्हंटल. पालघर जिल्ह्यामध्ये येतात. तर हे महत्वाचे समुद्र तटीय किल्ले आहेत. यानंतर आपल्याला जलदुर्ग आहेत काही महत्वाचे. ते बघायचे आहेत. मित्रांनो आपण समुद्र तटीय किल्ले पहिले. आता आपण जलदुर्गामध्ये राज्यातील जे महत्वाचे जलदुर्ग आहेत ते बघुयात. तर त्यामध्ये आपल्याला

त्यानंतर मित्रांनो, खांदेरी उंदेरी आणि कासा. ही तीन महत्वाची जलदुर्ग आहेत. जलदुर्ग म्हणजे काय मित्रांनो? तर एखादा किल्लाच असतो. जलदुर्ग म्हणजे काय, एखादा किल्ला जो असतो, तो पाण्यामध्ये असतो. पाण्याने वेढलेला असतो. तर त्याला आपण काय म्हणतो? तर जलदुर्ग म्हणतो. तर जंजिरा, खांदेरी उंदेरी आणि कासा ही तीन महत्वाची, रायगड जिल्ह्यातील जलदुर्ग आहेत. त्यानंतर मित्रांनो, सुवर्णदुर्ग ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचं, जलदुर्ग आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महत्वाचे जलदुर्ग आहेत. त्यांचं location इथे काढायला हवं होतं, खरं म्हणजे समुद्रामध्ये. तर तुम्ही समजून घ्या इथे एवढं. तर जंजिरा, खांदेरी उंदेरी आणि कासा ही कुठले आहेत? रायगड जिल्ह्यातील जलदुर्ग आहेत. त्यानंतर सुवर्णदुर्ग हे रत्नागिरी जिल्ह्यातील जलदुर्ग आहे. आणि सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्ग आहेत. तर मित्रांनो, हे महत्वाचे जलदुर्ग आपण आता पाहिलेले आहेत. मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. यावर प्रश्न विचारला जाईल. मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्ही bore होत असाल, पण bore नका होऊ. Ineresting गोष्टी आहेत, तुम्हाला आपल्या राज्यातील. आपण महाराष्ट्रात राहतो, तर महाराष्ट्रात वेगवेगळे ठिकाणं आपल्याला ओळखीस होतात. किंवा तुम्हाला ओळख होईल, कोणत्या जिल्ह्यात काय आहे. काहींना तर स्वतःच्या जिल्ह्यातील गोष्टी देखील माहित नसतील. तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर तुम्ही हे बघा. तर या नंतर आपल्याला, महाराष्ट्रातील जी थंड हवेची ठिकाणं आहेत, ती बघायची आहेत. तर मित्रांनो, आता थंड हवेच्या ठिकाणांमध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे? तर कोणतं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये. आणि विशेष करून, ते कोणत्या पर्वत रंगांवर किंवा कोणत्या डोंगर रंगांमध्ये वसेलेल आहे. हे आपल्याला महत्वाचं आहे. यावर तुम्हाला जोड्या जुळवासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो आपण बघूया, नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ या डोंगर रंगांमध्ये, तोरणमाळ या टेकड्यांमध्ये काय आहे? तर तोरणमाळ डोंगरामध्ये तोरणमाळ हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. तर कुठे आहे ते? नंदुरबार जिल्ह्यात, तोरणमाळ डोंगरामध्ये, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच मित्रांनो, औरंगाबादमध्ये वेरूळ डोंगरामध्ये, वेरुळच्या टेकड्यांमध्ये, वेरुळच्या टेकड्यांमध्ये म्हैसमाळ हे एक महत्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे. कोणते? म्हैसमाळ. त्यानंतर मित्रांनो आपण इकडे बघितलं तर, अमरावती जिल्ह्यामध्ये, गाविलगडच्या डोंगरांमध्ये. गाविलगडच्या डोंगरांमध्ये चिखलदरा आणि नरनाळा हे दोन थंड हवेचे ठिकाण आहे. कोणते? चिखलदरा आणि नरनाळा. हे दोन महत्वाचे थंड हवेचे ठिकाण, अमरावती जिल्ह्यात गाविलगडमध्ये, गाविलगड डोंगरामध्ये आहेत. त्यानंतर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा डोंगरामध्ये. पन्हाळाच्या डोंगरामध्ये पान्हाला हे~ पन्हाळा हे काये थंड हवेचे ठिकाण आहे. तर मित्रांनो, हे पण पाहिलं. त्यानंतर आपल्याला जे सह्य पर्वतरांगा आहेत. तर सह्याद्री पर्वतामध्ये, सह्य पर्वतामध्ये, कोणते हवेचे ठिकाणे आहेत. तर त्यात चार महत्वाचे थंड हवेचे ठिकाणे आहेत मित्रांनो. ते आपल्याला बघायची आहेत. तर रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान हे सह्य पर्वतातील थंड हवेचे ठिकाण आहे. कुठे रायगड जिल्ह्यात. त्यानंतर मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये, महाबळेश्वर आणि पाचगणी हे सह्य पर्वतातील थंड हवेचे ठिकाणे आहेत. कोणतं? महाबळेश्वर आणि पाचगणी. त्यानंतर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, सह्य पर्वतात आंबोली हे महत्वाचे, थंड हवेचे ठिकाण आहे. कोणते? आंबोली. आपण आंबोली घाट देखील पाहिला होता. तर हे देखील एक थंड हवेचे ठिकाण आहे. तर मित्रांनो, आपण थंड हवेची ठिकाणे पाहिलेली आहेत. आता आपल्याला महत्वाचं म्हणजे, आपण प्राकृतिकमध्ये तीन गोष्टी पाहिलेल्या होत्या, उंचवट्याचा प्रदेश, समुद्र किनारा आणि काय पाहिलं होतं? पठार. तर मित्रांनो महत्वाचं आपल्याला पठार जे आहेत. महाराष्ट्रातील पठारे आहेत. त्यांची वेगवेगळी नावं आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी. ती आपल्याला बघायची आहेत. तर मित्रांनो, आता पाठरांची नावे जी आहेत, ती आपण पाहिलं. कि, दख्खनचा पठार हे पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. म्हणजे, पूर्ण महाराष्ट्र हे दख्खनच्या पठाराने व्यापलेलं आहे. जवळपास नव्वद टक्के भाग. पण मित्रांनो, या दक्खनच्या पठरालाच वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या नावांनी, म्हणजे, त्या त्या प्रदेशांच्या नावानी किंवा एका विशिष्ट नावाने ओळखले जाते. तर ही नावं आता आपल्याला बघायची

नकाशात exactly कुठे असेल याचा तुम्हाला अंदाज यावा. यासाठी मी तुम्हाला हे नकाशा through शिकवते. जर मी तुम्हाला असाच शिकवायला घेतलं तर तुम्हाला खूप bore होईल. त्यामुळे आपण नकाशा मधुनच बघूया. कि, कुठे कोणतं ठिकाण येतं. तर बघा मित्रांनो आता, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, आपल्याला माहित आहे. तोरणमाळ कुठे आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये, दक्खनच्या पठाराला काय म्हंटले जाते? तर दक्खनच्या पठाराला नंदुरबार जिल्ह्यामध्ये, तोरणमाळचे पठार म्हंटले जाते. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कि तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तोरणमाळचे पठार हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये जे पठार आहे, त्याला मालेगावचे पठार असे म्हंटले जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये, मालेगावचे पठार आहे. मालेगाव नाशिक लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, अहमदनगरचे पठार. सोप्प आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगरचे पठार आहे. त्यानंतर सासवड जर तुम्हाला माहित असेल. तर पुण्यामध्ये, सासवड आहे मित्रांनो. जेजुरी वगैरे त्या ठिकाणी सासवड येतं तिकडे. तर मित्रांनो, सासवडचे पठार कोणते आहे? पुण्यात आहे. सासवडचे पठार कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो, पाचगणी कुठे आहे? साताऱ्यामध्ये आहे. तर मित्रांनो, पाचगणीचे पठार कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तसेच औंधचे पठार देखील सातारा जिल्ह्यामध्ये. आहे. त्यानंतर मित्रांनो, खानापूरचे पठार. तर मित्रांनो खानापूरचे पठार जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये आहे. सांगली जिल्ह्यामध्ये काय आहे? खानापूरचे पठार आहे. तसेच मित्रांनो आपण इकडे बघितलं. तर पुढे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, बुलढाण्याचे पठार येतं. कोणतं? बुलढाण्याच पठार कुठे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तसेच गाविलगडचे डोंगर आपण, मगाशीच पाहिलं. कि, गाविलगड चे डोंगर कुठे आहेत? अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. तर मित्रांनो, गाविलगडचे पठार पण कुठे असणार? अमरावती जिल्ह्यामध्ये असणार.

तर मित्रांनो, ही पाठरांची नावं आहेत. महत्वाची आहेत, यांवर प्रश्न विचारला जातो. तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. तरी, पुन्हा एकदा नावं लक्षात ठेवा. तुम्ही हा नकाशा निट बघितलात, तर तुम्हाला हे सगळं लक्षात येणार. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, कि बारा जोतिर्लिंग आहेत. पण या बारा जोतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये किती जोतिर्लिंग आहेत? ते आपल्याला बघायची आहेत. आणि ही महत्वाची आहेत. यावर प्रश्न विचारला जाईल. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील जोतिर्लिंग बघतोय. तर महाराष्ट्रामध्ये, पाच जोतिर्लिंग आहेत. एकूण किती जोतिर्लिंग आहेत? पाच जोतिर्लिंग आहेत. तर बघ मित्रांनो, त्र्यंबकेश्वर, हे नाशिक मधील एक जोतिर्लिंग आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे एक जोतिर्लिंग आहे. त्यानंतर पुण्यामधील भीमाशंकर हे एक जोतिर्लिंग आहे. तसेच औरंगाबादमध्ये बुश्मेश्वर, हे एक जोतिर्लिंग आहे. त्यानंतर मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे एक जोतिर्लिंग आहे आणि हिंगोलीमध्ये औडानागनाथ, हे एक जोतिर्लिंग आहे. तर मित्रांनो, ही पाच जोतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहे. ती बारा जोतिर्लिंगांपैकी हे पाच जोतिर्लिंगे आहेत. मित्रांनो आता आपल्याला, पुणे परिसरातील जे अष्टविनायक आहेत, ते बघायचे आहेत. मित्रांनो, पुण्याच्या आसपासचे अष्टविनायक आणि विदर्भात देखील काही अष्टविनायक आहेत. पण आपल्याला पुणे परिसराच्या आसपासचे जे अष्टविनायक आहेत, ते महत्वाचे आहेत. तर बघूया आपण, तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये पाच अष्टविनायकमधले, पाच गणपती येतात. अष्टविनायकापैकी पाच गणपती कुठे आहेत? पुणे जिल्ह्यात आहेत. कोणकोणते आहेत? मोरगावमध्ये एक आहे. म्हणजे मोरेश्वर. त्यानंतर, थेऊरमध्ये मित्रांनो, चिंतामणी हे गणपती स्थान आहे. त्यानंतर, ओझरमध्ये काय आहे? विघ्नेश्वर हे गणपती आहे. नंतर विघ्नेश्वर हे गणपती आहे. त्यानंतर मित्रांनो, रांजणगाव येथे, महागणपती आहे. रांजणगाव येथे काय आहे? महागणपती आहे. आणि लेण्याद्री येथे गीरीजात्न्म्क हा गणपती आहे. मित्रांनो, ह पाच गणपती कुठे येतात? मित्रांनो हे पाच गणपती कुठे येतात? पुणे जिल्ह्यामध्ये येतात. मोरगावचा मोरेश्वर, चिंतामणी थेऊरचा. त्यानंतर, ओझरचा विघ्नेश्वर गिरिजात्मक लेण्याद्रीचा आणि महागणपती रांजणगावचा. त्यानंतर मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये दोन वा~ दोन अष्टविनायक येतात. ते म्हणजे, पाली आणि महड येथे. तर पाली येथे, बल्लाळेश्वर हा गणपती आहे. त्यानंतर मित्रांनो, महाड येथे वरदविनायक हे गणपतीचे स्थान आहे. वरदविनायक हे गणपती आहे. त्यानंतर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अष्टविनायकापैकी एक गणपती येतो. तो म्हणजे, सिद्धिविनायक. सिद्धटेकचा सिद्धविनायक~ सिद्धिविनायक. मित्रांनो, मुंबईचा सिद्धिविनायक आणि सिद्धटेकचा सिद्धिविनायक वेगळे आहे. मुंबईमध्ये सिद्धिविनायक हे गणपतीचे एक मंदिर आहे. आणि हे सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकापैकी एक, गणपती आहे. जो नगर जिल्ह्यामध्ये येतं. तर मित्रांनो, अष्टविनायक पाही, आता आपल्याला महाराष्ट्रातील जी जोतीर्लींगे आहेत. ती बघायची आहे. मित्रांनो, आपण अष्टविनायके पाहिली. आता आपल्याला, महाराष्ट्रातील जी साडेतीन शक्तिपीठे आहेत. जी, देवीची साडेतीन शक्तीपीठ आहेत. ती बघायची आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूया, साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजाभवानी. तुळजापूरची तुळजाभवानी, जी आहे. ती आद्यपीठ मानले जाते. हे एक पूर्ण जे एक शक्तिपीठ आहे. एक पूर्ण शक्तीपीठ आहे. तुळजाभवानी, तुळजापूरची. त्यानंतर मित्रांनो, माहुरची रेणुकामाता जी आहे, नांदेड जिल्ह्यातील. तर ती मित्रांनो, काय मानली जाते? तर ती देखील एक पूर्ण शक्तीपीठांपैकी एक देवी मानली जाते. तर हे देखील, माहुरची रेणुकामाता नांदेडमधील, ही देखील एक पूर्ण आहे. त्यानंतर मित्रांनो महालक्ष्मी जी आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तर ही देखील एक पूर्ण आहे. म्हणजेच काय तर एक पूर्ण शक्तीपीठ आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी हे देखील एक पूर्ण शक्तीपीठ आहे.

नाशिकची जी सप्तशृंगी आहे. वणी येथील. वणी किंवा सप्तशृंगी म्हंटल जातं. तर नाशिकची हि आहे, हे शक्तीपीठ हे अर्ध शक्तीपीठ म्हणून मानलं जातं. काय? अर्ध शक्तीपीठ कोणतं आहे? नाशिकची सप्तशृंगी. किंवा वणी काय आहे? अर्ध शक्तीपीठ आहे. तर मित्रांनो, ही आपण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे बघितली आहेत. त्यानंतर, तर मित्रांनो, आता आपल्याला राष्ट्रीय उद्याने आणि पक्षी अभयारण्ये बघायची आहेत. तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत. तर ती आपण आधी बघूया. मित्रांनो, बोरीवली येथे. मुंबईमध्ये बोरीवली येथे, एक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. मित्रांनो, हे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. बोरीवली येथील, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे सर्वात लहान आहे. कारण मित्रांनो, मुंबई हे एक शहर आहे. आणि या शहरामध्ये

त्यानंतर, मित्रांनो चांदोली हे एक राष्ट्रीय उद्यान आहे. तर हे चांदोली राष्ट्रीय उद्यान, कुठे आहे मित्रांनो? कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आणि सातारा या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीलगत आहे. कुठे आहे? चार जिल्ह्यांच्या boundray

गुगामान हे एक राष्ट्रीय उद्यान आहे. कुठे आहे ते? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. कोणते? गुगामल राष्ट्रीय उद्यान. जो गाविलगड आपण पहिला होता, त्याच्या बरोबर खाली गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे.